army chief राहिलेले व्यक्ती आहे आता त्यांना तुम्ही जर आरोग्य मंत्रालय द्याल तर त्याच्यात काही तथ्य नाय वाटतं मला जर तुम्ही त्या व्यक्तीला जर राज्य गृहराज्यमंत्री म्हणा किंवा अह विदेश विदेशमंत्री म्हणा किंवा otherwise जर आपण पकडलं तर तर रक्षामंत्री म्हणा रक्षामंत्री जस अह minister for state आपण जर अश्या पदांकरिता जर त्यांना निवडलं तर मला असा की ते फार उपयुक्त ठरेल त्यांचेसाठी Decisions आणि बाकी गोष्टीमध्ये फार जास्त त्यांना महत्वाचं आणि एक उपयुक्त ठरेल असा मला वाटतं Hi maam.

त्याच्यात अं ती म्हणजे अह खूप हे करते. म्हणजे तिच्या आयुष्यात की, अह तिला असं वाटतं का, आपल्याला कोणा कोणासोबत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

अनुजसोबत ते तर तिला खूप जीव लावतो. प्रेमपण खूप करतो तिच्यावर. आन आता त तो अनुज जी आहे, ती खूप मोठं अह businessman पण आहे, असं त्या serial मध्ये दाखवलेलं आहे.

अह मलापण खूप आवडतं हे अं तुम्ही जी serial म्हणता ती. तस त्याच्यातून पण एक मराठी serial आहे, आणि मी ती बघत असते. पण तिची आणि हिची same story आहे. अह मला ती serial पण बघायला खूप आवडती.

आणि काही मुलींची कि आपल्या मुलांची कशी काळजी घेते, कसं सांभाळते त्यांना, किती तिला कष्ट घ घ्यावे लागतात, त्यासाठी तेपण सगळं दाखवलंय त्यामध्ये. परत जर आपला जोडीदार जर चांगला नसंल तर आपल्याला किती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 अह तसंच मला आणखी web series पण बघायला खूप आवडतं. आणखीन जेपण दुसरे shows आहेत, जसे की, अह reality show पण बघायला खूप आवडते.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 म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत बघू शकतात, आणि हसू शकतात ती serial. त्यामुळे सगळ्या जणांना ती खूप आवडते. पूर्ण इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेरपण ती serial खूप famous झालेली. त्या त्या serial ला national award पण भेटलेले आहेत.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 आणि सगळ्या अह त्यांनी सगळ्या culture ला भारताची संस्कृती कशी आहे ते सगळे तसं दाखवलंय. आणि अह त्यामुळे ती serial खूप hit आहे. आणि सगळ्या लोकांना ती स खूप आवडते.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 तो नेहमी त्याच्या मित्राला कसा support करतो. जसं की, आपलापण अह मित्र आपल्याला कोणत्यापण गोष्टीत support कसं तसं दाखवलंय त्या serial मध्ये की, अह एक family म्हणून बा आपला मित्र कशे वागतात, किंवा कशे राहतात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 आह त्याच्यामध्ये तो एक मुसलमान अब्द अब्दुल पण दाखवलाय. जसं तोपण ईद मनवतो, गणपती मनवतो. अं आणि प्रत्येकाचा सण प्रत्येकजण मनवतो.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 मुलांनी त्यांचं career choose केलं पाहिजे, किंवा आह त्यांना freedom दिली पाहिजे मुलांना, जे करतात ते करण्यापासून रोखलं नाही पाहिजे. आणखी त्याच्यामध्ये एक दयाभाभीचं पण character खूप भारी होतं. ती अं सध्या ती show मध्ये नाही आहे.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 आह आणखी एक अह त्यातले character होतं हाथीभाई. त्यांनापण त्यांचं वजन जास्त होतं. त्यामुळे त्यांचा मागे heart attack आल्याने अह ते expire झाले. पण तेपण character खूप छान होतं.

आणखी हाथीभाई तर expire झाले. म्हणून त्यांनापण change करावं लागलं. आता दयाभाभीचं पण तसंच दाखवलंय की, तीपण show ला परत येणार नाही. कारण की,

पण मला असं वाटतंय की, त्यांनी त्या गोष्टीवरच टिकून राहायला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. अह पण ती serial एक entertainment purpose नी पण खूप छान आहे. त्याम त्यामध्ये त्या serial वर एक cartoon पण निघलं होत, तारक मेहता का उलटा चष्माचं cartoon निघलं होतं.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 तेपण छान आहेत. अह त्यांचेपण character म्हणजे सुंदर सुंदर character त्यांनी घेतलेले आहेत, आणि तेपण shows चांगले चालतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?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 असं काहीच किंमत देत नाही. म्हणजे असं अं खूप आईसारखं समजत पण नाही. पण ती इतकं त्यांच्या career साठी सगळं म्हणजे असं आवर्जून त्यांच्यासाठी हे करते ते नीम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 तर तिची बायकोपण अगोदर आल्याआल्या, काव्या नाव होतं तिचं, तीपण खूप खडूस होती. त अं आता ती खूप चांगली झाली. तसंच तिचा मुलगा समर्थ, त त्याचेपण character आता change झालंय. त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 त्या खूप comedy पण आहे आणि असं बघण्यासारखं पण आहे. म्हणजे असं म्हातारी माणसं ते तुम्ही जसं म्हणला की, सगळी बघू शकतात लहान लेकरंपण त्यांच्यावर पण

अनुपमामध्ये ते हे का तारक मेहतामध्ये तर जसं तुम्ही म्हणला की, आह दयाभाभी ती पण खूप चांगली आहे. तिची खूप comedy आहे. ती मला आन ती पण मला खूप आवडते. माझी favorite आहे. त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 आणि तुम्ही म्हणला की ते त्याच्यात बबिता आन असं सगळं सांस्कृतिक आपल्या भारताची दाखवलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या सगळेच त्याच्यात अह आहेत, म्हणजे वेगवेगळ्या जातीची आहेत. तर

हो, मलापण ती serial खूप आवडते. आणि मला असं वाटते की, आणखीपण ती serial खूप जास्त चालू शकते. आणि अह कारण की, आणखीपण तिची TRP जास्त आहे. फक्त तिच्यातली जी लोकं आहेत त्यांनी सोडून नाही जायला पाहिजे.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 अह ती ये रिश्ता क्या कहलता है serial पण बघितली असेल. ती पण खूप वर्षांपासून चालू आहे. पण आता तिची TRP थोडी थोडी कमी होत चाललीय. कारण की, अह तिच्यातली जी character आहेत, त्यांना same same repeat repeat स्टो story दाखवायला तिच्यातली.

अभिचं आणि हिचं पण दाखवतायत की, ती सोडून गेलीय लांब. आणि अह अं परत त्यांच्यामध्ये ते मुलगा मोठा झालाय. तर मला असं वाटतंय की, प्रेक्षकांना ते बघायला आता ते खूप bore झालंय. त्यामुळं पण लोकं बघत नाही ती serial. तर त्यांनी तसं नाही दाखवायला पाहिजे.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 अह अक्षराचं जे character होतं हिना खान, त्याच्यामुळे तिला खूप fame पण भेटला. ती खूप famous पण झाली. तिने तेवढी एकच serial नऊ-दहा वर्ष केली होती. त्यामुळं अह तिला खूप म्हणजे लोकांनी तिला खूप चांगलं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 दुसऱ्यांबद्दल जे पण बोलायची ते विसरून जायची. त्यामुळे तिला थोडा issue होत होता.

अह ती खूप strong आहे personally. तिनेपण strong आहे, आणि अह तिचे वडील तिच्या papa ची ती खूप लाडकी होती. बिग बॉसमध्ये आल्यावर पण ती तिच्या वडिलांबद्दल नेहमीच खूप सांगायची असं तसं. तर त्यामुळं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 आणि ती नायरा पण आता खतरों के खिलाडीमध्ये जाऊन आलीये. तर, तिच्यामध्ये पण तिने मस्त खेळली. तिला कमी तिला थोडे कमी stunt भेटले तिला नंतर. अह लवकर eliminate झाली होती. पण जेवढं पण ती खेळली तेवढं खूप छान खेळली. आणि सगळ्यांना खूप बघायला आव आवडलं. आणखी ते खतरों के खिलाडीमध्ये जन्नत जुबैर पण होती. तिने सगळे stunt खूप छान केले. आणि अं ती semi final म पर्यंत गेली. मला तर वाटतं होतं तिने जिंकायला पाहिजे होतं, कारण की ती एवढं छान खेळली. आणि एक मुलगी लहान म्हणजे फक्त एकोणवीस-वीस वर्षांची असेल. पण सगळे stunt केले. पण मला असं वाटतं होतं की, आह तिनी अं तिला अह तिला trophy भेटायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?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 आणि त्याच्यात ती अगोदर इतकी म्हणजे खूप भियत होती, कशाला पण असं नाजुकपणासारखं. नंतर नंतर मग ती थोडी हे झाली. मग नंतर तिची death दाखवली त्या serial मध्ये. मग तिची मुलगी आह नायरा आली. तर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 अह म्हणजे ती अह असं सगळ्या परिवाराला त्याला सोडून मग ती गोव्याला गेली. मग तिला अह मुलगा झाला. काय तर तीपण खूप छान serial होती. नंतर नंतर मग अह

अक्षरासारखीच सगळ्यांची कहाणी होती हळूहळू. परत मग नंतर नायराची मुलगी अक्षरा असच दाखवत होते. तसंच की, अह ये हे चाहते है ती serial पण खूप छान आहे entertainment साठी. त्याच्यात पण इत त्यांचं दोघांचं म्हणजे आह रुद्र आन अं रीशाचं त्यांचं इतकं प्रेम दाखवलेलं आहे की, म्हणजे अह असं त्यानं त्यांना कोणीपण हे करू शकत नाही, म्हणजे त्यांचे प्रेम कोणीच हे करू शकत नाही. आह त्या serial मध्ये खूप त्या त्या दोघांना वेगळं करण्याचं हे म्हणजे असे हे आलेले आहेत. पण त्या त्याच्यातपण सगळे actor खूप छान आहेत. तर त्यांच्यात अह त्यांची मुलगी रुही तीपण खूप छान दाखवलेली आहे. त्यांचा मुलगापण छान दाखवलेला आहे. तेपण खूप छान असं लहानपणापासूनच serial मध्ये जाऊन इतके छान actors झ झालेले आहेत. त तसंच त्या serial मध्ये आता ते प्रिशान, रुद्र अं म्हणजे त्यांना अह मारून टाकलेलं आहे, तसं दाखवलेलं आहे. नंतर आता त्यांचा पर्ण परत दुसरा आह जन्म झालेला आहे ते दाखवलेलं आहे. आतापण आता ते त्यांचं extra marriage दाखवलेलं आहे, त्याचे ते जे रुद्र आहे, त्या त्याचा दुसरा जन्म झाला. तर ते अह ते लंडनला राहतो. तेपण एक अह खूप मोठा अं rockstar आहे. तर त म्हणजे त्याला त्याची स्व स्वतःची स्वतःचा चेहरा आवडत नाही. तसंच दुसरी जी दाखवलेली आहे नयनतारा, प्रिशाच्या जागेवर जी आलेली आहे, तर ती पण अशी म्हणजे अह म्हणून ओळखल्या जाते त्या serial मध्ये. तिला असं सगळं म्हणतात की, अपशकुनी आहे, चांगली नाही आहे. तर त्यांचं चुकून आता लग्न द दाखवलेले आहे त्या serial मध्ये. ती serial पण entertainment साठी इतकी चांगली आहे, मला तर खूप माझी तर खूप favorite आहे. ती प्रिशापण खूप favorite आहे.

अह त्याचे character आणि त्यांच्या म्हणजे acting मुळं सगळयांना लोकांना बघायला ते आवडतं खूप. अह serial तिथं story पण चांगली नसते. तरीपण त्यांची acting चांगली असते. म्हणून ती बघायला आवडतं लोकांना. जसं की, सगळ्यात पहिले खूप पहिलं आधी ती serial होती, आपण लहान होतो तेव्हापासून बालिका वधू एक serial निघली होती. त्यामध्ये पण अह ती छोटी आनंदी होती. तिची acting बघून सगळ्या लोकांना त्या serial ची story जरी आवडत नसंल, तरीपण ती acting सगळ्यांना आवडायची. कारण की, तिच्यामध्ये एकतर बालविवाह दाखवला होता. आणि बालविवाह आता बंदी आहे. तरीपण लोकांना तिच्या त्या acting मुळं किंवा त्या अं दादाच्या acting मुळं ती serial लोकांना बघायला आवडली, आणि hit झाली होती. आणि त्यातले सगळे character खूप famous होते. नंतर पण अह ती serial पण खूप वर्ष चलली. पण अह नंतर नंतर त्यांनी खूप त्याच्यामध्ये twist आणले. त्यामुळं तिची TRP कमी झाली. नंतर त्यांनी ती बंद केली. पण ती serial पण खूप hit serial होती. आणखी ब zee TV वरची पण एक serial आहे बघ कु कुमकुम भाग्य. तीपण serial खूप hit होती. आणि त्यातले पण खूप famous character होते. आणि आता

मी एक ad बघितली होती. ज्यामध्ये त्यांनी दाखवलं की, परत तेच तेच character आणणार आहेत ते वापस आणि बघणार आहे. अं त्या serial मध्ये अह खूप म्हणजे अह खूप वेळेस त्या hero ची घातली, खूप वेळेस आणली. तरीपण अह त्यांचा कधी त्यांना दोघांना एकत्र नाही आणलं. तर आता second part मध्ये काय माहित ते काय करतील? दोघांना एकत्र आणणार आहे की, अह त्यामध्ये पण त्यांना अं म्हणजे दूर करणार आहे, ते आता आपल्याला बघितल्यावरच कळंन. अह ठीक आहे ma'am thank you. उद्या बोलू आपण. ठीक आहे ma'am bye. माझे बालपण. तारे जमीन पर मधला ईशान ची अवस्था हृदयद्रावक होती. ती पाहून मन गलबजलेले होते. स्वतः नेमके काय होत आहे हे तो सांगू शकत नव्हता. त्याचा कोंडमारा झाला होता काय असते पहा एकेकाचे बालपण त्याच्या एवढा असताना कसा होतो मी काय करीत होतो मला माझे बालपण तसे स्पष्टपणे काही आठवत नाही. काही प्रसंग धूसर प्रमाणे आठवतात. तुकडय़ा तुकडय़ाने काही काही आठवते. एकदा एक धमाल चित्रपट पाहिला होता. बाबांबरोबर मी समोर बसलो आहे आणि जंगलातले प्राणी माझ्यासमोर माझ्या अवतीभोवती वावरत आहेत. जरा हात लांब केला तर.

पट गृहातली सर्वच मुलांची झाली होती. टाळ्या हशा आरडाओरड किंकाळ्या आणि चित्रपट गृहात अडीच तास दणाणून गेले होते. कालांतराने मला कळले की तो मी ची चित्रपट होता. अशा काही तुरळक आठवणी अधू आठवणी अधूनमधून जाग्या होतात. मात्र सहावी सातवी पासूनचे मला बऱ्यापैकी आठवते. सकाळी आमच्या घरी शाळेत जाण्याची गडबड असायची. त्यानंतर आई बाबा दोघेही office ला जायचे. मी दुपारी घरी परतते माझी देखभाल करायला एक मावशी यायच्या त्यांचे नाव वसुधा मावशी

cricket ही अधून मधून खेळायचो विशेष म्हणजे आम्हा मित्र मैत्रिणीं मधील प्रत्येकाचे cycle होती आमच्या colony आमच्या इतक्या फेऱ्या झाल्या आहेत की मला वाटते आमच्या इतकी आमची आमची colony कोणा कोणा ला माहीतच नसेल. आम्ही cycle ची मंद गती स्पर्धा सतत घ्यायचो द्रुतगती पेक्षा मंद गती स्पर्धेत खूप मजा यायची. आमच्या colony त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोजागिरी पौर्णिमा दिवाळी पहाट नववर्षारंभ हे प्रसंग साजरे केले जातात तसेच सत्यनारायणाची पूजा गणेशोत्सव स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन इत्यादींच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मी तर अनेक स्पर्धांमध्ये व नाटकां मध्ये बक्षिसे पटकावली आहेत. दहावी वर्षात मात्र या सर्व गोष्टींमध्ये खंड पडला आहे त्यामुळे. आम्ही दहावीतल्या मित्र मैत्रिणींच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर सर्वांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरविले आहे. माझी आई वर्गाचा दुरुस्त हि कविता शिकवताना रंगून गेले होते. आईच्या आठवणीनी कवींच्या व्याकुळ मनस्थिती चे वर्णन करत तर

ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईची मूर्ती तरळू लागली. आईची दिवसभराची धावपळ दिसू लागली. आई सकाळी साडेपाचला उठते. सर्वप्रथम माझी व ताईची शाळेची तयारी करते. आमची खाण्यापिण्याची, कपडय़ांची तयारी झाली की त्या दिवशी शाळेतील प्रकल्प वगैरे साहित्य घेतले ना किंवा वेळापत्रकानुसार अभ्यास करून वह्या पुस्तके घेतली ना हे पाहते सकाळी न्याहारी केलीच पाहिजे हा तिचा दंडक न्याहारी केली नाही तर तिला रागच येतो. मग ती स्वतःच्या व बाबांच्या जेवणाच्या डब्यांची तयारी करते.

घरातल्या सगळ्यांचा जेवणा खाण्याची व्यवस्था तीच पाहते. ती नोकरीही करते. संध्याकाळी परतल्यावर पुन्हा घर कामाला जोडून घेते. मी मनातल्या मनात घरातली कामे मोजली जेवण खावण करणे काय शिल्लक आहे व काय आणायचे आहे. कपडे धुणे ते इस्त्रीला देणे, झाडलोट करणे, पाहुण्यांची उठ बस करणे वगैरे. सर्व मिळून पन्नासच्या वर कमी होतात

मलाही कामे करायला लावते कधी कधी मला कंटाळा येतो पण नाही म्हणायची माझी ताकद नसते. मी गृहपाठ कोणता लिहून आणला नाही तर तिची दम मिळते तिला सर्व गोष्टी जागच्या जागी आणि वेळच्या वेळी हव्या असतात त्याचा काही वेळा आम्हाला खूप त्रास होतो पण कोणाचेही काहीहि चालत नाही. ती आमच्या career ची बारकाई ने विचार करते तसा स्वतः बाबतीतही करते तिच्या office ची कोणती ना कोणती परीक्षा सतत चालू असते. बाबांच्या ही कसल्या ना कसल्या परीक्षा चालू असतात. आम्ही सर्व गोष्टी पद्धतशीरपणे पार पाडल्या तर ती खूश होते आणि भरपूर लाडही करते ती आमच्यासाठी कपडेलत्ते उत्तमोत्तम निवडते. स्वतःसाठी व बाबां साठीही दर्जेदारच कपडे हवेत असा आग्रह धरते. खरे सांगायचे तर तिला दर्जेदार जीवनाची ओढ आहे. आम्हाला ही दर्जेदार करण्याचा प्रयत्न करणारी माझी आई दर्जेदारच आहे. माझे आवडते शिक्षक आवडते शिक्षक म्हणतात मला आठवतात ते आमचे जाधव sir जाधव sir हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ तेच नव्हे तर तात्काळ स्मरणीय आणि वंदनीय आहेत. केवळ माझेच नव्हे तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विद्यार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते. शिक्षक म्हणजे जाधव sir किंबहुना या शाळेतील विद्यार्थी

निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी जाधव sir आम्हाला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयात त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय

दही लावण्याचे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलाई सारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात हे सांगता सांगता bacteria म्हणजे काय त्यांचे स्वरूप कसे असते त्याचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातली माहितीकडे ते केव्हा वळले कळलेच नाही. एकदा घरातील fuse गेल्यावर त्यांना वितळा तार मिळेना तेव्हा wire मधील साधी तार लावून वीज प्रवाह कसा सुरू केला हे त्यांनी आम्हाला वर्गात सांगितले, पण त्यानंतर लागताच काही क्षणातच वितळावर आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले

सांगत आणि त्या योगे अनेक सिद्धांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत जाधव sir गणितातील अनेक प्रमेय शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगतात. त्यामुळे प्रमेय आम्हाला कधी किचकट वाटलीच नाही. विज्ञान प्रदर्शन हा तर जाधव sir चा जिव्हाळ्याचा विषय आम्हा विद्यार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत आम्हाला ते विषय नेमून देत आम्हाला विचार करायला लावत उपक्रम शोधायला लावत त्या प्रयत्नात त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू. आता दहावीचे वर्ष संपत आले होते.

असे sir मिळतील न मिळतील. पण जाधव sir आम्हाला मिळाले हे आमचे केवढे मोठे भाग्य. उपक्रमांतील माझा सहभाग मी आणखीन खूप शकेन. यश मिळवीन मोठा होईन पण या वर्षाच्या माझ्या उपक्रमाला सहभाग मी आयुष्यभर विसरणार नाही. त्या उपक्रमाने मला आत्मविश्वास दिला आनंद दिला ज्ञान दिले हा सर्व अनुभव मला खूप काही शिकवून गेला आहे. एके दिवशी आमचे sir वर्गात आले आणि त्यांनी एक उपक्रम जाहीर केला. आवाज येत आहे तुला सांगायचं होतं की आमच्याकडे नाही त्याला आपण तर जे आहेत ना हा एक सिंधी सण आहे जो जन्माष्टमीच्या एक दिवस आधी august महिन्यात येतो.

पौराणिक कथा नुसार हा दिवस एक अं हा दिवस या दिवशी भगवान कृष्णाची बहीण योग्य माया हिचा जन्म झाला होता. योग्य माया म्हणजे ती श्रीकृष्णाची बहीण होती त्याचा जनम झाला होता या दिवशी जन्माष्टमीच्या एका दिवशी

अगोदर ठीक आहे तर याला असेही म्हणतात आणि शीतला देवीची पूजा केली जाते या दिवसात लोक गोवर कांजा असे म्हणजे की जे असतात ना chicken pox वगैरे म्हणजे की बचावण्यासाठी याच याची पूजा अर्चना करतात शितल म्हणजे शितल करणारी आणि देवी म्हणजे शितल करणारी देवी म्हणजे की शितलादेवी शितला देवीचे पूजन अर्चना करतात ते आम्ही हे chicken pox आणि हे सगळं बीमारीला बचावण्यासाठी म्हणजे की बाळ जे असतात ना जे छोटे छोटे मुलगा असतात लहान मुलं त्यांची रक्षा शितलादेवी करते असं पौराणिक कथांमध्ये असं माहिती दिली आहे आणि असं मान्यता पण आहे ज्या दिवसात घरात आग लावली नाही जाते म्हणजे की काहीही आपण बनवत नाही अण्ण बनवत नाही आम्ही सगळे ठीक आहे काही बनवत नाही पूर्ण दिवस वरचा एक दिवस अगोदर म्हणजे की हे जर जेव्हा हे असं होतं ना जे जे दिवशी त्यादिवशी च्या एक दिवशी अगोदर आम्ही सगळे लोक सगळे म्हणजे की खाण्याचे पदार्थ बनवून ठेवतात या सात नळ्यांच्या आकाराच्या लोला म्हणजे लोला असते म्हणजे की ते कसं बनवते आपण म्हणजे की आटा घ्यायचा घेऊ चा आटा त्यातील गुळ चे पाणी म्हणजे गुळ चे पाणी तुण ते आटा बोलायचं आपल्याल आणि त्याचे म्हणजे की जसा आपण रोटी बेलतात तेच ते बोलायचं आणि त्यातील ते इलायची पण टाकतात आणि पूर्ण मीठा होतो ते म्हणजे की त्यातील नमक बिलकुल नाही पाहिजे ते म्हणजे की आपण माताला म्हणजे की प्रसाद करून माताला चारतात ते आणि त्या दिवशी म्हणजे की जे म्हणजे जे आणि जे अं gas चा पर्यंत आपण ते लोला बनवलेले आहेत ना त्या gas आपण काही काही बनवता नाही येत काय पण बनवली आहे ना तर ते दुसऱ्या आपण gas बनवता आहेत म्हणजे की दुसऱ्या दिवशी आपण फक्त चहा बनवत आहे चाय आणि coffee बनवता आहेत आणि सगळं खाण्याचे अन्न काहीही बनवता नाही येत त्या दिवशी

पूर्ण जे पण असतात ना असे तर ते हे मान्यता आहे की देवाला काहीही म्हणजे की अगोदर बनवून ठेवला आहे ठेवलेले बासी पदार्थ आपण नाही चारत आहे नाही पूजा करता येत त्यांची शी पण ही हे एक अशी उत्सव आहे की ज्यात जातील आपण माताला शीतला माताला शांत करण्यासाठी थंड करण्यासाठी आपण थंड खाना देत आहे त्यांना तर अशी ही लोला आणि मुलांनी मुलींना देवासाठी बनवलेले जे पण आहे तेच ते त्यातील लोला खूप आवश्यक आहे आणि लोला आणि बाकीचे अन्न बनवल्यानंतर पाणी आणि तांदूळ शिकवून आग थंड केली जाते म्हणजे की आपण ती म्हणजे आपण बनवलेले आहेत ना जे त्याचे आपण आपल्याला थंडी करायची आहे ती पण आपल्याला गरम नाही ठेवायचे आहे ते गरम ठेवली की तर म्हणजे की आपली ते आहे अं म्हणजे की ती भूल होत आहे तर आपल्याला ते पण आपल्याला गरम करायचं आहे. आणि हे सगळं सिंधी चे घरात दिसणार आहे तर असे एक झाली होती गोष्ट की म्हणजे की एका दिवशी

त्यादिवशी होतो तर त्याने आणलेले होते तो लोला आणलेले होते त्याच दिवशी म्हणजे की त्याच्या डब्यात संपूर्ण ठंडा खाना आलं होतं

वांग्याची सब्जी करण्याची सब्जी आणि यातील दही पण खूप important आहे दही दही वडा दही मिरची हे सगळं म्हणजे की जो जो खाणार आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी हे सगळं आपण बनवून ठेवतात आहे आणि दुसऱ्या दिवशी माता च्या मंदिरात त्याची पूजा करून हे सगळं त्यातील म्हणजे की हे करतात आणि त्यांची पूजा करतात ते आणि मग आपण हातात हे सगळं तर एका दिवशी असं झालंय की एका सिंधी आणि एका दुसऱ्या cast चा माणूस म्हणजे की एकत्र काम करत होते तर त्याने त्याच्यात जो सिंधी असतो लोकं त्याने माणूस त्याने आपल्या डब्यात ते लोला आणलं होत. त्या आणि आपल्याला अशी म्हणजे आपली अशी मान्यता आहे की ज्या दिवशी आपण लोला खात आहे त्या दिवशी आपण काहीही गरम नाही खाऊ शकत तर त्याने ते महाराष्ट्रीयन जे मित्र होता त्यांचा तर त्याने बोलले की बाबा हे काय आहे तर तो त्यांना बोलले की सगळी story त्यांना सांगितलं की आमच्या याच्यात हे एक अं अशी ते आहे उत्सव आहेत आमच्याकडे ते आपण काहीही गरम नाही खात आहोत थंड खात आहो आणि ते का खातोय ते पण सगळं पूर्ण गोष्ट त्यांना सांगितली तर तो बोललो हो ठीक आहे घे चांगला आहे. खायचा आहे खा तर तो बोललो की हो द्या मला खायचं आहे ते लोला मला taste करायची आहे कसे बनवतात कोणी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही मला खात आहेत ना काहीही गरज नाही खायचं तुम्हाला सगळं जे पण खायचं आहे आताच खाऊन घ्या आणि मग पाणी प्या तुम्हाला लोला मी देतोय

पण तो म्हणे की असं बोललो ठीक आहे तुम्ही द्या मला लोला द्या त्यातील लोला दिला त्याने त्यांना त्याने मित्रांना दिला तर तो मित्र काय केलं की आता तर हे सगळं अंधविश्वास आहेत असं तसं हे काय करता ते लोक त्यांनी अंधविश्वास म्हणून त्याने ते काय केलं की त्याने हे जे असते ना

मित्र होतं ना त्यांचे त्याने ज्याला लोला दिला होता तर तो बोलला अगं तुम्ही काय करता असे मी तर तुम्हाला सांगितलं होतं की लोला सोबत काहीही खाता येणार नाही तुम्हाला तर तुम्ही काय केलं हे आता तुम्ही म्हणजे याच्या दुष्परिणाम साठी तुम्ही तयार राहावं तयार होऊन जावा तर तो बोलला अरे काय नाही होणार आहे आता मला तुम्ही मला माहित आहे तुम्ही हे सगळं अंधविश्वास आहेत तुमचे असं काही नाही होणार आहे तसं बोललो तर हो ठीक आहे तुम्हाला असं जर वाटत आहे तर हे सगळं अंधविश्वास आहे तर आता बघा तुमच्याशी काय होतंय तर त्याने बोललो असं आणि तो निघून गेला तिथून निघून गेला आणि जसं तो गेलो त्याच्यानंतर जो त्याचा मित्र होतो म्हणजे की पूर्ण त्याचं पूर्ण शरीर जो असतो ना ते त्याचं पूर्ण शरीर म्हणजे रोगात भरलेले आता तो म्हणा तो पूर्ण पूर्ण रोगात आहे आणि हे त्यांना त्यांना म्हटलं त्यांना जे त्यांना ते लोला दिले होते ना मित्रांना त्यांना म्हटलं की बाबा असा कसा आता मी तुमचे हे बोलले होते की हे तुम्ही सगळा अंधविश्वास आहे तुमचे पण आता तर असं झालंय माझ्याशी आता मी काय करू तर तो तो बोलत होता मित्र घेऊन हो मी तुम्हाला अगोदर सांगत होते की याच्या सोबत तुम्हाला काहीही खायचं नाही आहे तर तुम्ही का असं केलं तर तो बोललो हो माझी भूल झाली मी पण असंच बोलत होतो म्हणजे की मस्ती मस्ती मी म्हणजे की लोला सोबत ते पण खाल्ले मस्ती मस्ती केले असे केले मी हुशारी मांडली

आपल्या घरात काय तरी ते non veg खात होतो तर त्याने बोलले की एका दिवस तुम्ही असं करा तुमच्या घरात जे पण non veg ची सामग्री आहे ते काढून बाहेर फेकून द्या आणि तुमचं घर साफ पाण्यात धुवा तर ते नंतर तुम्ही ते म्हणजे सगळं आणि सगळं बनवून माताच्या घरी माताच्या मंदिरात जावा आणि तिकडे तुम्ही म्हणजे पूजा वगैरे करून माफी मागा की बाबा माझ्याशी भूल होऊन झाली आहे आता मला माफ करा तर त्याने तसेच आणि ते ते बोलले की आता लक्षात ठेवा